माझ्या प्रिय देशवासियांनो मन की बातच्या माध्यमातून मला कच्छपासून ते कोहिमापर्यंत आणि काश्मिरपासून ते कन्याकुमारीपर्यंत देशभरातल्या नागरिकांना पुन्हा एकदा नमस्कार करण्याची संधी मिळतेय हे माझं सौभाग्य आहे
तुम्हा सर्वांना नमस्कार आपल्या देशाची विशालता आणि विविधता यांचं स्मरण करणं त्याला वंदन करणं म्हणजे प्रत्येक भारतीयाच्या दृष्टीनं अभिमानाची गोष्ट आहे
आणि या विविधतेचा अनुभव करण्याची संधी तर नेहमीच आगळी अनुभूती देणारी भावविभोर करणारी असते आनंददायी असते तो अनुभव म्हणजे एक प्रकारे प्रेरणापुष्प असतो
काही दिवसांपूर्वी मी दिल्लीमधल्या हुन्नर हाटमध्ये म्हणजे एका छोट्याशा स्थानी आपल्या देशाची विशालता संस्कृती परंपरा खाद्यसंस्कृती आणि भावभावना यांच्यामधल्या विविधतेचं जणू दर्शन घेतलं
पारंपरिक वस्त्र हस्तशिल्प जाजम गालिचे वेगवेगळी भांडी आणि पितळी वस्तू पंजाबची फुलकारी आंध्र प्रदेशचे शानदार लेदरकाम तामिळनाडूची सुंदर पेटिंग्स उत्तर प्रदेशची पितळी उत्पादनं भदोहीचे गालिचे कच्छमधल्या तांब्याच्या वस्तू अनेक प्रकारची संगीत वाद्ययंत्रे अशा अगणित वस्तू तिथं होत्या
त्यामधून समग्र भारताची कला आणि संस्कृती यांची झलक दिसत होती
इतकंच नाही तर या वस्तू बनवण्याच्यामागे शिल्पकारांची असलेली साधना त्यांनी केलेले अथक परिश्रम आणि आपल्यामध्ये असलेल्या हुन्नर विषयी त्यांना असलेलं प्रेम यांच्या कथा ऐकल्या तर लक्षात येतं हे सगळं काही खूप प्रेरणादायी आहे
हुन्नर हाटमध्ये एका दिव्यांग महिलेचं बोलणं ऐकून खूप आनंद झाला
त्यांनी मला सांगितलं की आधी त्या फूटपाथवर आपली चित्र पेंटिंग्स विकत होत्या
परंतु हुन्नर हाटबरोबर जोडल्यानंतर त्यांचं तर जीवन पूर्णपणे बदलून गेलं
आजमितीला त्या केवळ आत्मनिर्भर नाहीत तर त्यांनी स्वतःचं एक घरकूलही खरेदी केलं आहे
हुन्नर हाटमध्ये मला अनेक शिल्पकारांना भेटण्याची आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची संधीही मिळाली
हुन्नर हाटमध्ये सहभागी होणाया कारागिरांमध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त महिला कलाकार आहेत अशी माहिती मला यावेळी दिली गेली
आणि गेल्या तीन वर्षांमध्ये हुनर हाटच्या माध्यमातून जवळपास तीन लाख कारागिर शिल्पकार मंडळींना रोजगाराच्या अनेक संधी मिळाल्या आहेत
हुन्नर हाट म्हणजे कलेच्या प्रदर्शनासाठी एक उत्तम व्यासपीठ तर आहेच आणि त्याच्याच जोडीला हाटमुळे लोकांच्या स्वप्नांनाही पंख देण्याचं काम होत आहे
एकाच स्थानी दिसत असलेल्या आपल्या देशाच्या विविधतेकडं दुर्लक्ष करणं कुणालाही अशक्य आहे
अर्थात प्रत्येकाची नजर या दुर्लभ विविधतेकडं जाणारच आहे
शिल्पकला तर आहेच आहे त्याच्याच जोडीला खाद्यपदार्थांचीही विविधता आहे
तिथं एका रांगेमध्ये इडलीडोसा छोलेभटुरे दालबाटी खमणखांडवी आणखी असे कितीतरी अगणित पदार्थ होते
मी स्वतः तिथं बिहारच्या लिट्टीचोखा या चविष्ट पदार्थाचा आनंद घेतला
खूप चवीनं आणि खुशीनं हा पदार्थ मी खाल्ला
भारताच्या प्रत्येक भागामध्ये अशा प्रकारचे मेळावे जत्रा प्रदर्शनं यांचं आयोजन करण्यात येत असतं
भारत नेमका कसा आहे हे समजून घेण्यासाठी आणि ते अनुभवण्यासाठी ज्या ज्यावेळी आपल्याला संधी मिळते त्या त्यावेळी जरूर गेलं पाहिजे
श्रेष्ठ भारत म्हणजे काय हे मनापासून जगण्यासाठीच तर अशा संधी असतात
यामुळे तुम्ही केवळ देशाच्या संस्कृती आणि कला यांच्याशीच जोडले जाणार असं नाही तर तुम्ही देशातल्या परिश्रमी कारागिरांची कला विशेषतः महिलांच्या समृद्धीमध्येही आपले योगदान देवू शकणार आहात
त्यामुळे अशा प्रदर्शनांना सर्वांनीजरूर जावं
माझ्या प्रिय देशवासियांनो
आपल्या देशाला महान परंपरा लाभली आहे
आपल्या पूर्वजांनी आपल्याला जो वारसा दिला आहे जे शिक्षण दिलं आहे आणि आपल्याला जी दीक्षा मिळाली आहे
त्यामध्ये प्रत्येक जीवमात्रांविषयी दयेचा भाव आहे निसर्गाविषयी अपार प्रेम आहे या सर्व गोष्टी एकप्रकारे आपल्या संस्कृतीचा वारसा आहेत
भारतातल्या या वातावरणाचे आतिथ्य घेण्यासाठी संपूर्ण दुनियाभरातले विविध प्रजातींचे पक्षीही दरवर्षी आपल्या देशात येतात
त्यामुळेच संपूर्ण वर्षभर भारत स्थलांतरीत पक्षांचे घरकूल बनत असतो
भारतामध्ये जवळपास पाचशेंपेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रकारच्या जातींचे पक्षी दरवर्षी देशाच्या विविध भागांमध्ये येत असतात असं सांगण्यात येतं
गेल्या काही दिवसांत गांधीनगरमध्ये कॉप13 कन्व्हेन्शन झालं
त्यामध्ये या विषयावर खूप मोठ्या प्रमाणावर चिंतन झालं मनन झालं मंथनही झालं
आणि भारताने जे जे प्रयत्न केले आहेत त्याचं खूप कौतुकही झालं
मित्रांनो आगामी तीन वर्षांपर्यंत स्थलांतरीत पक्षी यांच्याविषयी होणाया कॉपकन्व्हेन्शनचे अध्यक्षपद भारत भूषवणार आहे ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे
आपल्या देशाला ही जी संधी मिळाली आहे त्याचा आपण लाभ घेतला पाहिजे याविषयी तुम्हाला काही सुचवायचं असल्यास जरूर कळवा
कॉप कन्व्हेन्शनविषयी आत्ता आपली चर्चा सुरू आहेच त्यामुळं माझं लक्ष मेघालयाशी संबंधित एका महत्वाच्या माहितीकडं गेलं
अलिकडेच जीवशास्त्रज्ञांनी माशाची एक नवीन प्रजाती शोधून काढली आहे
या प्रजातीचे मासे मेघालयामधल्या गुहांमध्येच सापडतात असा शोध या शास्त्रज्ञांनी लावला आहे
हे मासे गुहांमधल्या जमिनीच्या आत वास्तव्य करणाया जलजीवांमध्ये सर्वात मोठे आहेत असं सांगण्यात आलं
हे मासे जमिनीच्या खाली अगदी खोलखोल अंधाया गुहांमध्ये राहतात
त्यांच्यापर्यंत प्रकाशकिरणे फार क्वचित पोहोचतात
इतक्या खोल गुहांमध्ये इतके मोठे मासे कसे काय जीवंत राहू शकतात याचं संशोधकांनाही खूप नवल वाटतंय
एकूणच काय आपला भारत आणि विशेष करून मेघालय म्हणजे दुर्मिळ प्रजातींचं घर आहे असं म्हणता येईल आणि अर्थातच ही खूप सुखद गोष्ट आहे
हे मासे सापडणे म्हणजे भारतातल्या जैवविविधतेला एक नवे परिमाण देणारी घटना आहे
आपल्या आजूबाजूला अशा खूप साया नवलपूर्ण गोष्टी असतात
त्या अजूनही आपल्याला सापडलेल्या नसतात
त्यामुळे अशा आश्चर्यजनक गोष्टींचा ठावठिकाणा शोधून काढण्यासाठी संशोधनाची उर्मी असणं गरजेचं आहे
महान तमिळ कवियत्री अव्वैयार यांनी लिहिलं आहे
कट्टत केमांवु कल्लादरू उडगडवु
कड्डत कयिमन अडवा कल्लादार ओलाआडे
याचा अर्थ असा आहे की आपण जे काही जाणतो ते मुठीतल्या अवघ्या वाळूच्या एका कणाएवढंच आहे
आणि आपल्याला जे माहिती नाही ते मात्र एकूणच या संपूर्ण ब्रह्मांडासमान आहे
या देशाच्या विविधेतेविषयीही अगदी असंच आहे
आपण जितकं जाणून घेवू तितकं कमीच आहे
आपली जैवविविधता म्हणजे तर संपूर्ण मानवतेसाठी अनोखे भंडार आहे
आपण हा खजिना जतन केला पाहिजे त्याचं संरक्षण केलं पाहिजे आणि तो एक्सप्लोअरही करण्याची अनुभवण्याची गरज आहे
माझ्या प्रिय युवा मित्रांनो
अलिकडच्या काळामध्ये आपल्या देशातल्या मुलांमध्ये युवकांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्याविषयी आवड सातत्यानं वाढतेय
अंतराळामध्ये उपग्रहांचं विक्रमी प्रक्षेपण केलं जात आहे
या क्षेत्रामध्ये नवनवीन विक्रमांची नोंद होत आहे
आपल्या अंतराळ मोहिमा म्हणजे प्रत्येक भारतीयाच्या अभिमानाचा गर्वाचा विषय बनल्या आहेत
ज्यावेळी चांद्रयान2 च्या प्रक्षेपणाच्यावेळी मी बंगळुरूमध्ये होतो त्यावेळी पाहिलं की तिथं उपस्थित असलेल्या मुलांमध्ये असलेला उत्साह वाखाणण्यासारखा होता
अपरात्रीही झोपेचं नामोनिशाण त्यांच्या डोळ्यावर नव्हतं
जवळपास पूर्ण रात्रभर ही मुलं एकप्रकारे जागीच होती
त्यांच्यामध्ये विज्ञान तंत्रज्ञान आणि नवसंकल्पना यांच्याविषयी किती उत्सुकता होती हे पाहिलेलं मी कधीच विसरू शकणार नाही
मुलांच्या युवकांच्या या उत्साहाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्यातल्या वैज्ञानिकाला अधिक पोषण देण्यासाठी आता आणखी एक नवीन व्यवस्था तयार करण्यात आली आहे
आता तुम्ही श्रीहरिकोटा इथून होणाया रॉकेटचं लॉचिंग अगदी समोर बसून पाहू शकणार आहात
अलिकडेच ही सुविधा सर्वांसाठी उपलब्ध करून दिली आहे
त्यासाठी खास व्हिजिटर गॅलरी म्हणजेच अभ्यागतांचा कक्ष बनवण्यात आला आहे
या कक्षामध्ये दहा हजार लोकांना बसण्याची सुविधा आहे
इस्त्रोच्या संकेतस्थळावर दिलेल्या लिंकच्या माध्यमातून आता ऑनलाईन बुकिंगही करता येणार आहे
अनेक शाळा आपल्या विद्यार्थ्यांना रॉकेट लॉचिंग दाखवण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सहलही घेवून जात आहेत अशी माहिती मला दिली आहे
सर्व शाळांच्या प्राचार्यांना आणि शिक्षकांना माझा आग्रह आहे की आगामी काळात त्यांनी या सुविधेचा जरूर लाभ घ्यावा
मित्रांनो आज मी आपल्याला आणखी एक रोमांचक माहिती देवू इच्छितो
नमो अॅपवर झारखंडमधल्या धनबादचे रहिवासी पारस यांनी नोंदवलेलं मनोगत मी वाचलं
इस्त्रोच्या युविका या कार्यक्रमाविषयी मी आपल्या युवामित्रांना काही सांगावं असं पारस यांना वाटतंय
युवावर्गाला विज्ञानाशी जोडण्यासाठी युविका हा इस्त्रोनं अतिशय प्रशंसनीय उपक्रम सुरू केला आहे
2019मध्ये हा कार्यक्रम शालेय वर्गातल्या मुलांसाठी सुरू केला होता
युविका याचा अर्थ आहे युवा विज्ञानी कार्यक्रम हा कार्यक्रम म्हणजे आमचं व्हिजन आहे
जय जवान जय किसान जय विज्ञान जय संशोधन याला अनुरूप या कार्यक्रमाची रूपरेखा तयार केली आहे
या कार्यक्रमामध्ये तुमची परीक्षा झाल्यानंतर म्हणजे मुलांना सुट्टी असते तेव्हा इस्रोच्या वेगवेगळ्या केंद्रांमध्ये जावून अंतराळ तंत्रज्ञान अंतराळ विज्ञान आणि त्याचा प्रत्यक्षात केला जाणारा वापर यांच्याविषयी शिक्षण माहिती घेता येणार आहे
जर तुम्हाला या प्रशिक्षणाविषयी आणखी काही माहिती हवी असेल आणि असे प्रशिक्षण घेणे किती रोमांचक आहे हे जाणून घ्यायचं असेल तर मागच्यावर्षी ज्यांनी या प्रशिक्षण वर्गाला उपस्थिती लावली आहे त्यांचे अनुभव तुम्ही सर्वांनी नक्की वाचावेत
जर तुम्हालाही या प्रशिक्षण वर्गाला जाण्याची इच्छा असेल तर इस्रोशी संबंधित युविकाच्या संकेतस्थळी जावून स्वतःची नोंदणीही करू शकता
माझ्या प्रिय युवा मित्रांनो आपल्यासाठी मी सांगतो की या संकेतस्थळाचं नाव तुम्ही लिहून घ्या आणि आजच जरूर या संकेतस्थळाला भेटही द्या www

in लिहून घेतलं ना
माझ्या प्रिय देशवासियांनो
दिनांक 31 जानेवारी 2020 रोजी लडाखच्या अतिशय सुंदर डोंगर दयांच्या साक्षीनं एक ऐतिहासिक घटना घडली
लेह इथल्या कुशोक बाकुला रिम्पोची या विमानतळावरून भारतीय वायुसेनेच्या एएन 32 विमानानं ज्यावेळी हवेत उड्डाण केलं त्यावेळी इतिहासाचा एक नवा अध्याय लिहिला गेला
या विमानामध्ये दहा टक्के भारतीय होते
बायोजेट इंधनाचं मिश्रण वापरण्यात आलं होतं
विमानाच्या दोन्ही इंजिनांमध्ये अशा प्रकारच्या इंधनाचं मिश्रण पहिल्यांदाच वापरण्यात आलं
इतकंच नाही तर लेहमधल्या ज्या विमानतळावरून या विमानानं उड्डाण केलं ते विमानतळ भारतातच नाही तर संपूर्ण दुनियेतल्या उंचावरच्या विमानतळांपैकी सर्वाधिक उंचीवरचं आहे
या घटनेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विमानात वापरलेलं बायोजेट इंधन हे झाडांच्या अखाद्य तेलापासून बनवण्यात आलेलं आहे
भारतातल्या वेगवेगळ्या आदिवासी भागातून हे विशिष्ट इंधन खरेदी केलं आहे
या नवीन प्रयोगामुळे केवळ कार्बन उत्सर्जन कमी होणार आहे असं नाही तर कच्चे तेल आयात करण्यासाठी भारताला इतर देशांवर अवलंबून रहावं लागतं
आता देशाची ही निर्भरता कमी होवू शकणार आहे
इतकं प्रचंड काम करण्यासाठी अथक प्रयत्न करीत असलेल्या सर्व लोकांचे मी अभिनंदन करतो
विशेष म्हणजे डेहराडूनच्या भारतीय पेट्रोलियम संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी हे जैवइंधन वापरून विमान उडवण्याचे तंत्रज्ञान यशस्वी करून दाखवले आहे त्यांचे तर खास अभिनंदन
त्यांच्या या प्रयत्नांमुळे मेक इन इंडिया अधिक सशक्त होणार आहे
माझ्या प्रिय देशवासियांनो
आपला नवा भारत आता जुन्या दृष्टिकोनातून वाटचाल करण्यासाठी तयार नाही
विशेष म्हणजे नवभारतामधल्या आमच्या भगिनी आणि माता तर त्यांच्यासमोर येत असलेल्या सर्व आव्हानांशी अगदी सहज दोन हात करताहेत
त्यामुळे संपूर्ण समाजामध्ये एक सकारात्मक परिवर्तन पहायला मिळत आहे
बिहारमधल्या पूर्णियाची ही कथा देशभरातल्या लोकांना प्रेरणा देणारी आहे
या भागाला अनेक दशकांपासून महापूर अतिवृष्टीचा फटका सर्वात जास्त बसतो
इथले लोक अनेक वर्षांपासून हा त्रास सहन करत आहेत
अशा परिस्थितीमध्ये या भागात शेती करण्यासाठी आणि उत्पन्न मिळवण्यासाठी साधनसामुग्री जमा करणं खूप अवघड काम आहे
मात्र या परिस्थितीवर मात करण्यासाठी पूर्णियाच्या काही महिलांनी एक वेगळाच मार्ग
स्वीकारला
मित्रांनो आधी या भागातल्या महिला तूती किंवा मलबेरी यांच्या झाडांवर रेशम कीड्यांचे पालन करून कोकून तयार करीत होत्या
आणि ते विकत होत्या
त्यांना त्याचे खूपच कमी पैसे मिळत होते
मात्र त्यांच्याकडून घेतलेल्या कोकूनपासून रेशमाचा धागा बनवून चांगला नफा कमावणारी मंडळी होती
परंतु आज पूर्णियाच्या महिलांनी एक नवी सुरूवात केली आणि या भागाचं चित्रंच पालटवून टाकलं
या महिलांनी सरकारच्या मदतीनं मलबरीउत्पादन समूह बनवले
त्यानंतर तूतीवर रेशम कीडेपालन करून त्यापासून रेशम धागे तयार केले इतकंच नाही तर या रेशमी धाग्यांपासून स्वतःच साड्या तयार करायलाही प्रारंभ केला
आधी ज्या महिलांना कोकून विकून अगदी किरकोळ रक्कम हातात मिळत होती त्याच कोकूनपासून बनवलेली साडी आता हजारो रुपयांमध्ये विकली जात आहे
आदर्श जीविका महिला मलबरी उत्पादन समूहाच्या या दीदींनी जी कमाल करून दाखवली आहे त्याचा परिणाम आता अनेक गावांमध्येही पहायला मिळतोय
पूर्णियामधल्या अनेक गावच्या शेतकरी दीदी आता केवळ साड्या बनवत नाही तर अनेक मोठमोठ्या मेळाव्यांमध्ये प्रदर्शनांमध्ये आपले स्टॉल लावून आपला मालही विकत आहेत
आजच्या महिला म्हणजे नवशक्ती आहेत नवीन विचारांच्या बरोबरीने त्या नवनवीन लक्ष्यं प्राप्त करीत आहेत याचं हे उदाहरण आहे
माझ्या प्रिय देशवासियांनो
आपल्या देशाच्या महिला आमच्या कन्या उद्यमशील आहेत त्यांच्याकडे असलेलं धाडस हे प्रत्येकासाठी अभिमानाची बाब आहे
आपल्या आजूबाजूला अशी अनेक उदाहरणे तुम्हाला दिसतील
त्यावरूनच लक्षात येतं की आजच्या कन्या जुन्या अनावश्यक बंधनांना बाजूला सारून नवीन उंची प्राप्त करत आहेत
आज मी आपल्याबरोबर बारा वर्षांची कन्या काम्या कार्तिकेयन हिच्या यशाविषयी चर्चा करू इच्छितो
काम्याने फक्त बारा वर्ष वय असताना माउंट अंकागुआ शिखर सर करण्यात यश मिळवलं आहे
हे दक्षिण अमेरिकेमधलं सर्वात उंच पर्वतशिखर आहे
या पर्वतशिखराची उंची जवळपास सात हजार मीटर आहे
या महिन्याच्या प्रारंभी या सर्वात उंच शिखरावर यशस्वी चढाई करून तिथं आपला तिरंगा तिनं फडकवला
याचा प्रत्येक भारतीयाला नक्कीच अभिमान वाटेल
देशाला गौरवान्वित करणारी काम्या आता एका नवीन मोहिमेवर आहे त्या मोहिमेचं नाव आहे मिशन साहस अशी माहिती मला मिळाली आहे
या मोहिमेमध्ये सर्व खंडातल्या सर्वात उंच पर्वत शिखरे सर करण्याचं काम ती करणार आहे
या अभियानामध्ये तिला उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर स्किईंगही करावं लागणार आहे
काम्याच्या या मिशन साहसला मी शुभेच्छा देतो
तसं पाहिलं तर काम्यानं जे यश मिळवलं आहे ते आपल्या सर्वांना फिट राहण्यासाठीही प्रेरणा देणारे आहे
इतक्या कमी वयामध्ये काम्या ज्या उंचीवर पोहोचली आहे त्यासाठी फिटनेस असणं खूप महत्वाचं आहे
ए नेशन दॅट इज फिट विल बी ए नेशन इज हिट म्हणजेच जो देश फिट आहे तोच नेहमी हिट होणार
तसं पाहिलं तर आगामी महिने धाडसी साहसी खेळांसाठी खूपच उपयुक्त आहेत
भारताची भौगोलिक रचना अशी आहे की आपल्या देशात साहसी क्रीडा प्रकारांना अनेक संधी आहेत
एकीकडे उंचउंच डोंगर आणि दुसरीकडे दूरदूरपर्यंत पसरलेलं वाळवंट आहे
एकीकडे अगदी घनदाट जंगल आहे तर दुसरीकडे समुद्राचा अथांग विस्तार आहे
म्हणूनच आपल्या सर्वांना माझा आग्रह आहे की आपल्याला जी कोणती जागा आवडेल जे करावसं वाटेल ते निवडा आणि आपल्या जीवनाला धाडस साहसाची जरूर जोड द्या
आयुष्यात साहसीपणा तर असलाच पाहिजे
तसं पाहिलं तर मित्रांनो अवघी बारा वर्षांची कन्या काम्या हिच्या साहसाची यशाची कथा ऐकल्यानंतर आता ज्यावेळी तुम्ही 105 वर्षांच्या भागीरथी अम्मा यांची यशोगाथा ऐकाल तर तुम्हाला नक्कीच नवल वाटेल
मित्रांनो जर आपण जीवनात प्रगती करू इच्छिता विकास करू इच्छिता काही विशेष करून दाखवू इच्छित असाल तर सर्वात पहिली अट आहे ती म्हणजे आमच्यामध्ये असलेला विद्यार्थी कधीच मारून टाकता कामा नये
आता तुम्ही विचार करत असणार की या भागीरथी अम्मा कोण बरं
भागीरथी अम्मा केरळमधल्या कोल्लममध्ये वास्तव्य करतात
खूप लहान असतानाच त्या आईविना पोरक्या झाल्या
अगदी लहान वयातच विवाह झाला
नंतर पतीचेही निधन झाले
परंतु भागीरथी अम्माने या संकटाला मोठ्या धैर्यानं तोंड दिलं
कधीच रडत बसल्या नाहीत
अगदी दहा वर्षांपेक्षा लहान असतानाही त्यांना आपली शाळा सोडावी लागली
वयाच्या 105 व्या वर्षी त्यांनी पुन्हा एकदा शालेय शिक्षण घ्यायला प्रारंभ केला
इतकं वय झालेलं असलं तरीही अम्मांनी चैाथीची परीक्षा दिली आणि परीक्षेच्या निकालाची आतुरतेनं वाट पाहू लागल्या
त्यांना परीक्षेत 75 टक्के मिळाले
इतकंच नाही तर गणितामध्ये त्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले
आता अम्मांना आणखी पुढची परीक्षा देण्याची इच्छा आहे
जाहीर आहे भागीरथी अम्मा यांच्यासारखे लोक तर या देशाची ताकद आहेत
असे लोक तर प्रेरणेचे खूप मोठे स्त्रोत असतात
आजमी या भागीरथी अम्मांना विशेष प्रणाम करतो
मित्रांनो जीवनात काही विपरीत प्रसंग आले तर आपल्याकडे असलेलं धैर्य आपल्याकडे असलेली इच्छाशक्ती कोणतीही परिस्थिती बदलवून टाकते
अलिकडेच मी एक अशीच कथा वाचली ती आपल्याशी शेअर करू इच्छितो
ही कथा आहे मुरादाबादच्या हमीरपूर या गावामध्ये राहणाया सलमानची
सलमान जन्मापासूनच दिव्यांग आहे
त्याचे पाय काही त्याला साथ देत नाहीत
हा त्रास असतानाही सलमान यानं हार मानली नाही
त्यानं स्वतःचं काम सुरू करण्याचा निर्णय घेतला
त्याचबरोबर असाही निश्चय केला की यापुढे आपल्यासारख्या दिव्यांग मित्रांनाही मदत करायची
एकदा ठरवलं की मग काय सलमाननं आपल्या गावामध्येच चप्पल आणि डिटर्जंट बनवण्याचं काम सुरू केलं
पाहता पाहता त्याच्या जोडीला 30 दिव्यांग साथीदारही आले
इथं एक गोष्ट नमूद करावी वाटते सलमानला स्वतःला चालायला त्रास होत होता
तरीही त्यानं इतरांना चालायला कोणताही त्रास होवू नये इतरांचं चालणं सोपं व्हावं अशी चप्पल बनवण्याचा निर्णय घेतला
विशेष म्हणजे सलमाननं आपल्या बरोबरच्या दिव्यांगजनांना स्वतःच प्रशिक्षणही दिलं
आता या सर्वांनी मिळून चप्पलांची निर्मिती सुरू केली आहे
आणि तयार मालाचे विपणनही ते करत आहेत
स्वतः परिश्रम करून या लोकांनी केवळ स्वतःसाठी रोजगार उपलब्ध करून घेतला नाही तर आपल्या कंपनीला नफ्यामध्ये आणलं आहे
आता हे सर्व लोक मिळून दिवसभरामध्ये दीडशे जोडी चपला तयार करतात
सलमानने यावर्षी 100 दिव्यांगांना रोजगार देण्याचा संकल्पही केला आहे
सलमान आणि सहकारी मंडळींचे धैर्य त्यांची उद्यमशीलता यांना मी सलाम करतो
अशीच संकल्पशक्ती गुजरातमधल्या कच्छ भागातल्या अजरक गावातल्या लोकांनीही दाखवली आहे
सन 2001 मध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपानंतर सर्व लोक गांव सोडून जात होते
त्याचवेळी इस्माईल खत्री नावाच्या व्यक्तीने गावांमध्येच राहून अजरक प्रिंट ही आपली पारंपरिक कला जोपसण्याचा तिचे संवर्धन करण्याचा निर्णय घेतला
मग काय पाहता पाहता नैसर्गिक रंगांच्या माध्यमातून बनलेली अजरक कला सर्वांना मोहवून टाकू लागली
आता हे संपूर्ण गाव हस्तशिल्पाच्या आपल्या पारंपरिक कृतीनं जोडलं गेलं आहे
गावकरी वर्गानं केवळ शेकडो वर्षांची आपली जुनीकला जोपासली आहे असं नाही तर त्याला आता आधुनिक फॅशनचीही जोड दिली आहे
आता खूप मोठ मोठे नामांकित डिझायनर मोठमोठी संस्थाने अजरक प्रिंटचा वापर करायला लागले आहेत
या गावातल्या परिश्रमी लोकांमुळे आज अजरक प्रिंट एक मोठा ब्रँड बनत आहे
संपूर्ण जगभरातून मोठे मोठे खरेदीदार या प्रिंटचे कापड खरेदी करण्यासाठी आकर्षित होत आहेत
माझ्या प्रिय देशवासियांनो
अलिकडेच देशभरामध्ये महाशिवरात्रीचं पर्व साजरं केलं
भगवान शिव आणि माता पार्वतीच्या आशीर्वादानं देशाचं चैतन्य जागृत व्हावं
महाशिवरात्रीला भोले बाबांनी दिलेल्या आशीर्वादाची कृपा आपल्या सर्वांवर कायम रहावी आपल्या सर्व मनोकामना शिवजींनी पूर्ण कराव्यात आपण सर्वजण ऊर्जावान आरोग्यदायी रहावं सुखी रहावं आणि देशाविषयी आपल्या कर्तव्याचं सर्वांनी पालन करीत रहावं
मित्रांनो महाशिवरात्रीबरोबरच आता वसंत ऋतूची बहार दिवसांगणिक वाढत जाणार आहे
आगामी काही दिवसातच होळीचा सण आहे
त्यानंतर लगेचच गुढीपाडवाही येणार आहे
नवरात्रीचे पर्वही त्याला जोडून येणार आहे
रामनवमीचा उत्सव येणार आहे
उत्सव आणि सण आपल्या देशाच्या सामाजिक जीवनाचे अभिन्न भाग आहेत
प्रत्येक सणाच्यामागे कोणतानाकोणता सामाजिक संदेश दडलेला असतोच
हाच संदेश केवळ समाजालाच नाही तर संपूर्ण देशाला एकतेच्या धाग्यामध्ये बांधून ठेवतो
होळीनंतर चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून भारतीय विक्रम नववर्षाचा प्रारंभही होत असतो
त्यासाठीही म्हणजेच भारतीय नववर्षाच्याही मी आपल्या सर्वांना आधीच शुभेच्छा देतो
माझ्या प्रिय देशवासियांनो
पुढच्या मन की बातपर्यंत तर मला वाटतं कदाचित विद्यार्थी परीक्षेत व्यग्र असणार
ज्यांच्या परीक्षा झालेल्या असतील ते अगदी मस्त असतील
म्हणून जे व्यस्त आहेत आणि जे मस्त आहेत त्यांनाही अनेक अनेक शुभेच्छा देतो
चला यापुढची मन की बात करण्यासाठी आणि वेगवेगळ्या विषयांवर संवाद साधण्यासाठी पुन्हा एकदा नक्की भेटू
खूपखूप धन्यवाद नमस्कार